हम्म म्हणून तर तुम~ तुम्हाला बघितल्याशिवाय गत्यंतर नव्हता. lockdown मध्ये mobile खरंच महत्वाचा वाटला मला फार जास्त, पहिल्यांदा.

आणि उलटं तेव्हा जास्त मुलांच्या हातात आला ना mobile. कारण त्यांचे online classes वैगेरे चालायचे. नाई हि गोष्ट खूप घाण झाली कि बौ, mobile तेच न त्यांच्या हातात mobile दिल्यामुळे, ते थोडावेळ काय करायचे? अं classes वैगेरे बघून घ्यायचे, बाकीचा वेळ mobile वर game खेळत बसायचे. इतकं कि आता खेड्या-पाड्यातसुद्धा दोन हजाराचा android भेटो कि काय. पोरं इतके मागे असतात त्याच्या कि सांग. तेच ना म. तेच तर सांगतेय मी. Direct हातात mobile.

ते त आहेचं. पण म समजवू पण फक्त तेच शकतात. दुसरे त नाहीच समजवू शकत न.

बनलेलंच नाईये. तुम्हीच विचार करा. हम्म ते त आहेच खरंचे. कठीण हे बाबा मुलांचं काम. मुलं अन mobile त्यांना फक्त सोडून द्या. म ते शांत असतील घरात.

correct खूप danger गोष्टय हि mobile नावाची संकल्पना.

आपल्या वेळेस चांगलं होतं. आपल्या वेळेला त आपण लहान होतो तोपर्यंत, आपल्याला, फक्त आपल्या mummy pappa कडे एखाद pappa कडे एक mobile असायचा. मला त वाटतं तेव्हा mummy कडे पण mobile नव्हता फार जणांच्या.

मी सांगते ना माझ्याकडे mobile द~ अकरावीला आला. तो पण का आला? कारण बारावी बारावीला आणि माझा accident झाला होता. मला ज~ अं म्हणजे याला जायचं असायचं college ला.

college होतं. त जायचं असायचं म्हणून होता. नाई तर, एरवी mobile नावाचा M सुद्धा नव्हता. तेच म्हणते ना मी. पहिले फक्त एक अं pappa कडे mobile असायचा. त्याच्यावर सगळं अह चालायचं. मी खरं सांगू का? काही colleges नि आणि काई ठिकाणांनी,

काई colleges नि आणि काई ठिकाणांनी ते बंदच करून टाकलेलंय. कि इथं म्हणजे mobile allowed नाई. हां. पण ती गोष्ट एक चांगलीय. म्हणजे कसंय ना, जर म्हणजे rule असा असला तर मुलं पण use नाई करणार. नाई त ते lecture मध्ये सुद्धा mobile use करायला कमी करत नाई.

हम्म आता आपणचं बघतो ना, कि आपल्या college मधेच आपले friends वैगेरे ते use करतात. direct Lecture सुरु असतं पुढे, अन ते मागे mobile खेळत असतात. नाई त chat करत असतात. तेच.

तेच drawback of mobile. पण मग एक limit पाहिजे ना काहीही गोष्टींची. हे कोणाला नाई समजत. ज्यांना नाई समजत त्यांना नाहीच समजत.

हां. मध्ये-मध्ये तर ते टिकटॉक वर video बनवणारे बाबा. ते पण फार चालू होतं. काय ते, ते अजून कोणतं app हे reels च? हा ते मौज म्हणूनपण~ मौज म्हणूनपण एक app हे. त्याच्यावर पण आहेत बहुतेक त्या reels वैगेरे. अजून,

बघूनच हैराण. मी तर बघितलं, तिथं काई hospitals मध्ये sister सुद्धा reels काढता. म्हंटल हे job करताय का reels काढताय.

हम्म मल त असं वाटतं जिथे job वैगेरे, अशा hospital वैगेरे, अशा ठिकाणी तरी तिथं rule पाहिजे. कि तुम्ही काम करताय, त्यावेळेस तुम्ही mobile use नको करायला. हम्म कारण कसंय ना, doctor म्हंटल्यावर आणि hospital म्हंटल्यावर फार जास्ती important गोष्टय तिथे patient, त्यांची health जास्त गरजेचीये.

बाकीच्या ठिकाणी तरी adjust होऊन जाईल. पण इथं कस काय? म्हणजे कोणाची तब्येत बिघडते. अन ते जर तिथे sister वैगेरे असता किंवा doctor त ते mobile वर आहे. त ते risky च असेल ना.

तो काई काई ठिकाणी rule पाहिजेच. कि नाई इथे mobile नको. इथे चालणार नाही, किंवा मग त्याची काई ना काई punishment असं काई तरी हवं, नाई त fine. तिथे एवढं-एवढं लिहून द्यावं लागेल, तुला तेवढं-तेवढं. पूर्वीच्या काळी अं teacher हेच करायचे आपल्या ला लिहून आणा. तुम्ही पन्नास वेळा हे लिहून आणा.

हा एवढा essay लिहून आणा. सांगूच नको. punishment. इतके punishment.

एक letter लिहायला लावा ना, कि दुसऱ्या दिवशी आई-वडील शाळेत. हो ते त आहेच. आजकालचे parents बाबा. का तुम्ही माझ्या मुलाला letters लिहायला लावल्यात? का तुम्ही मुलाला असं करतात? जास्त homework दिला. ते पण problem हे हं. आपले आई-वडील म्हणतात बदड-बदड बदडून काढ तुलाच मदत करिन. हा आणि अजून जास्त homework द्या. तस पण हे काई करत नाई.

हम्म अजून आपले parents तर उलटं म्हणजे असं उलटं बोलायचे. आजकालच्या~ आजकालच्या parents ला त्यांच्या पोरांना त्रास झालेला चालत नाई.

कितीही चुकत असले तरी, त्यांचीच side घेतात. हे बघितलंय तू?

पूर्ण change झालय ना, या थोड्या वर्षामधे फार काई गोष्टी change झाल्यात.

शाळेत जावंस वाटत नाई nursery K. G ला मुलगा म्हणतो. आता मला शाळेत नाई जायचं. तुम्हाला घरी करायचंय तर करा नाई त सोडा विषय.

त्या~ त्यांना mobile वर जर शाळा असेल तर चालेल. पण असं त्यांना जायचं नाहीये. म्हणजे ते classes online असतील तर त्यांना चालेल.

काई मला त अं असं वाटत काय बोलावं त्या पोरांना अन काई नाई आजकाल. म्हणजे त्यांच्या प्रश्नांचे आपल्यानकडे उत्तरचं नाई. असं मला वाटतं कधी-कधी. खरंच नाहीये आपल्याकडे उत्तरं. हम्म कारण आपण, कारण आपल्याला आजपर्यंत अशे प्रश्न पडले नाहीये. त्यांना आता पडता तर, त्या age मध्ये. आपण कधी असं बोललोसुद्धा आहे का घरी कि मला शाळेत जायचं नाहीये किंवा,

असं म्हंटल तर, का नाई जायचं? निघ इकडन पटकन. सोडून येतील school मध्ये कि जा तू पहिले. तिथेच जा. तू तिथेच शोभून दिसतो असं बोलायला पण कमी नाई करणार.

पार time आणि वेळ पूर्ण बदललाय खरंच.

बदलला पूर्ण. आजकाल असं वाटत कि सगळं mobile मधेच दुनियायं. बाकी त काई जगंच नाहीये.

Correct. mobile च एवढं हे यडं लागलय direct सगळ्यांना. आणि ते आपल्या सारख्याना पण होतं. कारण आपणच बघून घे ना. थोडंसं असं bore झालं, कि मी स्वतः म्हणजे स्वतः वरून सांगते तुला. मला bore झालं. कि मी त्या insta ला जाते. आणि reels बघत बसते. का? कारण तेवढाचं time pass होतो.

हम्म म्हणजे ते आहे त आपण ते पण use करतो ना. असंय.

खरी गोष्टय हि.

आता पबजी वैगेरे पण झालं. सगळ्यांना माहिती होतं. कि म्हणजे नाई त्या~ त्याचसुद्धा addiction फार बेकार. एक वेळेस व्यक्ती ते तिथे खेळायला बसला म्हणजे बसला. Addiction लागलं नाई बरं. पबजी म्हणा काई म्हणा. याच्यातून मी, माझे मी माझे तुला माहितीय? माझ्या mobile मध्ये पबजी होता. माझी बहीण जिये ती माझ्या mobile मध्ये,

नाई मी सुद्धा नाई खेळली कधी. हम्म कारण एकदा सवय लागली म्हणजे लागली म ती. असं होऊन जातं. हम्म म त्याच्यामुळे सवयच लागू द्यायची नाहीये त्या गोष्टीची. अजून माझा mobile जास्त वेळ हातात राहिला कि माझी mummy कामं सांगून देते.

घरचे बोलतात ना मग कितीवेळा mobile खेळते? काय करतेय? जास्त mobile खेळते कि काय आपण.

त्यांना~ त्यांना अं त्यांना वाटतं ना कि यांना सवय लागते फार जास्त mobile ची. दिवसभर mobile वर mobile वर.

त्यांचं~ त्यांचं त म्हणणंच असतं कि यांच्याशिवायपण दुसरं जगे. ते पण बघा. mobile च नका खेळा.

हम्म कितीक वेळ mobile खेळणार? तेच. आपण बघ ना. आपण किती तास असतात mobile वर. हम्म आत आपलं पण कसंय आपण जेव्हा जेवढा वेळ bore झालं, तेवढा वेळ तर आपण mobile वर असतोच. आपण स्वतः खेळत असतो.

हम्म कितीही useless असो. पण एक ते एक चांगलंय यार म्हणजे ना आता classes वैगेरे बघ किंवा काय बघ. आपण जिथे प्रत्यक्ष असं जाऊन नाई शकत, तिथं online classes होऊन जातात. त तो एक फायदा होतो समजून घे.

हम्म जस आता फार सार~ seminars वैगेरे आपण attend करतो online किंवा classes join करतो. तो पण त एक फायदाच होतो आपला त्याच्यात. त्या गोष्टी आहेत कि त्याच्या plus म्हणजे, ठीके mobile असणं चांगली गोष्टय. हम्म म्हणजे त्याचे जेवढे फायदेय तेवढे नुकसान आहेत. पण मग चांगल्या गोष्टी पण बघायला हव्यात ना.

हम्म सगळेजण वाईटच गोष्ट बघतील त कस्काय चालेल. बरोबर बोललीस.

काय बोलावं mobile वर तर जेवढं पण बोललो, तेवढं कमी असं वाटतंय, मला कधी-कधी. फार कठीने बाबा ते. खूपच कमी बोललो असं झालंय.

बरोबर. आहेत खूप साऱ्या app आहेत. ज्याच्यात जेणेकरून त्याच्यानि,

दोन-दोन तीन-तीन वाजेपर्यंत कान त्याच्यावर राहतात. हम्म मला त ते व्हाट्सअप आणि insta सुद्धा असं वाटतं कि भाई नको हे. एखाद्या दिवशी uninstall करून देऊ म्हणून. त्याची सवय होऊन जाईल असं वाटतं कधी-कधी. पण म ते असं झालंय कि अं काहीच मी सगळं बंद केलं चालेल. पण ते व्हाट्सअप किंवा म insta हे बंद नाई करू शकत . त्याच्यात सगळे friends वैगेरे असतात. त सगळं त्यांच्यानुसार होतं. इथपर्यंत आपल्या college चे group सुद्धा त्याच्यावर add हेत ना.

हम्म त त्यामुळे ते uninstall सुद्धा नाई करू शकत व्यक्ती.

हम्म आणि कसंय सगळी information college वाले त्याच्यावरच टाकतात group वर. म आपल्याला ते कुठे समजणारे. नाईतर काय. हम्म म त्याच्यामुळे त आपण ते बंद पण नाई करू शकत. म्हणजे असं झालंय ते. सोडू पण नाई शकत ठेवू पण नाई शकत. ना विहीर असं झालंय ते. हम्म

सगळे college चे group group बापरे! college चे group वेगळे, माझ्या यांच्यात तर, friends चे वेगळे, family चे वेगळेय. अं विचारू नको एवढे group झालेलेत. ते त मी direct silent वर टाकलेय त्यांना कि ते continue message वाजत राहतात नाई तर. मी पण टाकलेय~ टाकलेत सगळे group doctors चे वैगेर. बरेच group जे मी silent ठिऊन दिलेत. काय करणार? कितीक groups वर राहणारे. तेच ना. आणि ते continue message चालू राहतात.

अ काय मी खोटं बोलतेय का मी? नाई बरबर आहे ना. बरोबरचे कि ती गोष्ट. हम्म हे group group सगळे. त ते इथं group कमी होते. त ते अजून insta बिन्स्टाला पण open करून ठेवलेय बाकीच्यांनी. ते FB वर वैगेरे open करून ठेवलेय, सांग तू. एक ठिकाणी फार नाई होत ते . प्रत्येक ठिकाणी चालू ठेवतात ते.

विचित्रपणाय सगळा. कधी-कधी वाटत असं mobile असं दूर ठेऊन देऊ नई त ते mobile असं दूर राहू जरा. काई त डोक्याला शांतता येईल. कारण कधी-कधी ना calls वैगेरे पण एवढे होऊन जातात. कि नकोसं होऊन जातो mobile बरोबरे रोशनी हे मी अनुभव केलं.

हम्म शांतता पण चांगली वाटते कधी-कधी. हम्म continue call messages तेच तेच एक bore होऊन जात ना.

हम्म असं होतं ते. हां. प्रत्येकाला प्रत्येक दोन चार वर्षात नवीन mobile लागतो. ते एक वेगळं सुरूय अजून. कारण bore होऊन जातात फार ते mobile ने थोड्या दिवसातच. मी असं पण एकलंय फार जणांचं. म्हणजे माझ्याच friends मध्ये आहेत काई-काई. जे म्हणतात कि आता अरे, Bore झालाय आता mobile आता नवीन घ्यायचाय, नवीन घ्यायचाय. सांग तू, वर्षापरत mobile change करणारे लोकं पण आहेत.

कठीण झालंय. जाऊ दे. आपण ह्याच्यात~ ह्यावर कितीपण बोललं त कमीचे

हम्म चालेल चल. ठीके. चल म. भेटू परत.

अं नाही mam मला नाही message, आला नाही कोणता call आला bank के कडून.